इथे अ एक मोठ्ठी बिल्डिंग अ दिसते.

लायब्रेरी पण असू शकतो आणि शॉपपण असू शकतो पण मेबी हि लायब्रेरीच आहे.

इथे अ जीव दिसतय.

कारण कि इथे लिहिलेलं आहे नागेश्वर वॉटर वर्ल्ड .

हा वॉटरपार्क च्या बोर्ड आसू शकतो.

ये अ गोरिल्लाचा मठ बनलेल आहे.

आणि लोक पिकनिकला आले आहेत आणि इंजॉय करतो आहे आणि ग्रीनरीपण आहे इथे --

क सुंदर प्लेस आहे इथे अ खूब सारी ग्रीनरी दिसतोय आणि पर्वत दिसतोय.

वाव इतक सुंदर आहे इथे इथे अ सनसेट अ होत आहे.